पॅन्ट ही धोतर या विषयावर अण्णांच चार दिवस चिंतन चाललं होतं आणि मग आणि मग त्यांच्या मनात आणि मग त्यांच्या मनानं ठरवलं प्रयोग तर करून पाहूया पण यासाठी नवीन पॅन्ट आणण्या ऐवजी अण्णांनी दुसराच एक मार्ग शोधला. त्यांनी आपल्या एका मित्राकडून चार दिवसासाठी एक पॅंट वापरायला आणली ती वापरून बघितली आणि मग अण्णांच्या मनाला पॅंटला हिरवा कंदील दिला. हे जमतंय आपल्याला पॅन्ट मध्ये असं वाटल्यावरच त्यांनी दोन पार्टलोनी शिवायला टाकल्या तेव्हापासून अण्णांचा पोशाख झाला अं पोशाख झाला लांब कोट आणि रुमाल विधवा अह विधवाविवाह यांच्या प्रश्नांबाबत एवढी खंबीर भूमिका घेणारे घेणारे अण्णा pant की धोतर या विषया विषयांबाबत इतके हळवे कसे असा प्रश्न अनेकांना पडला प्राण्यांचा काटकसरीचा स्वभावाचा भाग होता. त्यांना कुठलाही भपाका नको असे असे स्वयम् महत्वाचे मत मुंबई च्या शाळेत विद्यार्थी म्हणून अण्णा दाखल झाले होते. तेव्हाचा एक प्रसंग अण्णांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा आहे. अण्णांच शिक्षण शिष्यवृत्तीवर चाललं होतं. आपल अक्षर सुंदर असण्यासाठी त्यांनी नेटान प्रयत्न केला अण्णा इतक चांगले अक्षर काढू लागलेली की त्यांचे इंग्रजी शिक्षकांनीही त्यांना गुड असा शेरा दिला. पण काही मस्तकरी महत्याकांनी हे बघितले नाही. एका विद्यार्थ्यानं तक्रार केली की हे अक्षर धोंडू कर्वे यांचं नाही. त्यानं दामले नावाच्या सह्स्य सह्स्त्याकडून हे लिहून घेतलं आहे. शिक्षक स्वभावानं उग्र होते. त्यांना हे समजलं. तेव्हा त्यांच्या रागाचा पारा एकदम वर वर गेला. त्यांनी कर्वे आणि दामले त्या दोघी विद्यार्थ्यांना हव्या मागविल्या वह्या मागविल्या एकत्र निरखून पाहिले दोन्ही अक्षर जवळ जवळ सारखीच होती. त्यांनी प्रथम मानले याला विचारलं की ही copy तू काढून दिली नाही मी copy काढून दिली नाही दामलेन ठासून उत्तर दिल कर्वे ही copy तुझीच का

केवळ बोलता न आल्यामुळे शिक्षा होणार याचा अण्णांना मनस्वी दुःख झाले. शिक्षक अधि अह अधिकच रागावले कर्वे बोलत बोलत नाही. त्या अर्थी त्यानं दुसर्याकडून copy लिहून घेतली असं शिक्षक समजले मग तर त्यांनी वेताची छडी मागवली अण्णांचं वय त्यावेळी एकवीस वर्षाचं होत. न घेतलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागणार या विचारानं त्यांच्या मनात काहूर काहूर माजल होत. आणि

परिणाम झाला त्यांनी वेताच्या छडीचे शिक्षकांच्या पुनर्विचार केला आणि विचारलं तू पुन्हा copy काढून दाखवतोस का कर्वे? होय दाखवतो. कर्वे कसे बसे म्हणाला. अण्णांनी copy घेतली आणि पुन्हा मजकूर लिहून दाखवला. शिक्षकानं समक्षक त्यांनी तो मजकूर पुन्हा लिहिला. त्यामुळे संशय निवृत्ती झाली. कर्वे यांचा प्रामाणिक प्रामाणिकपणा सिद्ध झाला मत्सरी व तत्कारखोर तक्रारखोर विद्यार्थ्याला आपोआपच धडा मिळाला. अण्णा दोषमुक्त झाले प्रथमच ते भीतीनं गांगरून गेले होते तरी त्यानी असं त्याचा स्वीकार केला नाही. सत्यासाठी शिक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आणि त्यांच्या कपाळावर हात मारण्याचा क्रियेमुळे शिक्षकाने मतपरिवर्तन केले. सत्याचा विजय झाला अण्णासाहेब कर्वे यांना आपल्या आयुष्याच्या अडचणी वाटचालीस अनेक परस्परांविरुद्ध घटना अनुभवयास समोर जाण्याची वेळ आली तशाही प्रसंगात ते डगमगले नाही principal समोर principal वामन आबाजी मोकड हे मुंबईतील fabrication high school चे प्रमुख होते. मोडक रत्नागिरीस असताना कर्वे यांच्या घरी विद्यार्थी म्हणून राहिले होते मध्ये इंग्लिशच्या दोन जागा रिकाम्या आहेत. ते समजले तेव्हा कर्वे मोकट त्यांना भेटावयास अं भेटावयास गेले मोकट यांनी मुलाखत घेऊ लागले मोकट अण्णांना जवळजवळ प्रश्न विचारीत होते. तुम्ही शाळेत पूर्वी कधी शिकवलं आहे का नाही मग शिकवू शकाल असं वाटत का हो अहो चाळीस मूल असतात वर्गात त्यांच्यावर तुम्ही कसा ताबा ठेऊ शकाल. मी प्रयत्न करीन. पण कसा करणार तुमच्यासारखा माणूस मला संधी द्या अनु अनुभवाने शिकेल छे छे तुम्हाला अनुभव नाही अनुभव काहीच नाही आणि दिसता दिसता लहान खुरे तुम्हाला माझ्या शाळेत शिक्षक म्हणून घेता येन शक्य आहे असं मला वाटत नाही. मोकट म्हणाले अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही असं दुहेरी अडचणीच्या चक्रात सापडलेले कर्वे निराश झाले. आणि ते मुंबईला समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसले सागरच्या उथळत्या लाटा पाहून त्यांच्या मनाला हुरपुन हुरूप आला निराशा नाहीशी झाली आणि आणि त्यांचं मन त्यांना म्हणाल अजून प्रयत्न कर मग कर्वे सरळ गेले कडे त्यावेळी हे principle होते कर्वे त्यांचे शिष्य मध्ये यांचे अं यांनी त्यांना गणित शिकवलं होतं. कर्वे यांनी गणितातील गती प्राचार्यांना नाही चांगली माहिती होती थेट

पाठवण्यात आले त्यांनी कर्वे यांनी अत्यंत आत्मविश्वास पूर्ण तास घेतला आणि कर्वे मुकाट्याने परीक्षेला उतरले अं मोकट यांनी आणि कर्वे यांचे रत्नागिरी ची ओळख पण मोकट यांनी कर्वे यांना फार मोठ्या कसोटीच्या प्रसंगात तोंड द्यायला लावलं principal यांनी

आणि नोकरी कायम देण्याची तयारी दर्शवली पण सरकारी नोकरीत फार काळ अडकून राहायचं नाही असे कर्वे यांनी ठरवले होते. त्यामुळे त्यांनी मुकाट्याने नम्र नकार दिला मुंबईच्या वास्तव्यात अण्णांनी अं अण्णांनी संयुक्त कुटुंब हा एक प्रयोग करून पाहिला. एकत्र कुटुंब धती ही त्याकाळी अस्तित्वात होती पण दोन वेगळी कुटुंबे एकत्र राहून कारभार करतील. तर काटकसर होईल आणि एकमेकांना मदत होईल असे अण्णांच्या मनाने घेतले त्यांचे मित्र नरहरपंत जोशी हे मुळचे कोकण कोकणातले जोशी कर्वे एकत्र राहू लागले एरवी एकत्र कुटुंबात ही भावाभावांचे पटते पण जावाभावांचे पटत नाही अशी स्थिती होती. मग इथे तर जावाही नाही त्याने भावही नाही तरी तरीही जोशी कर्वे सुमारे सात आठ वर्षे एकत्र राहिले सुमारे पंधरा माणसांचे हे संयुक्त कुटुंब होते कोणी बाजार करी तर कोणी जमाखर्च सामाजिक कार्य यांचा जन्म नऊ ऑक्टोंबर सत्तेचाळीस रोजी पुरी audition च्या जवळ असलेल्या गावात ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांची आई

दास ने आपटीशी लग्न केले पण अठराशेशिक्षण चालू ठेवले जवळच्याच माध्यमिक शाळेत जाण्यापूर्वी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले अठराशे त्र्याण्णव मध्ये यावेळेस त्यांची आई मरण झालेल्या मृतांवर अंतसंस्कारही केले ज्याचे वडील आता मरण पावले होते त्यांनी कठ मधील college मध्ये प्रगती केली ते हे इंद्रधनु आणि मासिकांचे नियमित योगदान करता बनले जिथे त्यांनी असा युक्त वाद केला की कोणत्याही आधुनिक व्यावसायिक चळवळी कोणत्याही आधुनिक राष्ट्राप्रमाणे जुन्या गोष्टीशी पूर्णपणे विराम देऊ शकत नाही परंतु त्या ऐवजी त्यांना स्वताच्या भूतकाळ विकारावर लागेल आणि त्यावर आधार द्यावा लागेल एका प्रसंगास त्याने एक विडममातमक कविता सादर केली ज्यामुळे शाळा निरीक्षणा इतका राग आला की ने माफी मागण्यास नकार दिल्यावर त्यांना शिक्षा झाली मध्ये असताना यांनी ज्यामध्ये त्यांनी आणि त्यांचे मित्र सामाजिक असतील आणि राज्य आपले साधन ने विद्यापीठात प्रगती केली जिथे त्याने MA आणि LLB प्राप्त केली आणि त्याच वेळेस शहरात राहणाऱ्या लोकांच्या शिक्षणात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आपली बरीच व्यक्ती शक्ती खर्च केली ज्यासाठी त्याने रात्र शाळा उघडल्या सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक सुधारणा

आणि college मध्ये कला शिकण्यासाठी प्रवेश घेतला पदवीनंतर त्यांनी एकोणीशे सहा मध्ये ची पदवी घेतली आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली पण कायद्याच्या व्यवसायास त्यांची भराभट झाली नाही त्यांनी आपले आयुष्य विद्यार्थी आणि लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले दुष्काळ आणि आग यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात निराधार आणि पात्रासाठी त्यांनी केलेले समाजसेवा त्यांना शब्दावर नव्हे तर कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या खरं समाजसेवे खून देते राजकीय क्षेत्रात त्यांनी आमच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आणि त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला गोपपंडीचे शैक्षणिक विचार हे त्यांच्या सामान्य सातविक विचारांची प्रकृती आहे अनेक आजारावर शिक्षण हा खरा उपाय असल्याचे त्यांनी सांगितले यांच्या मते शिक्षणाचा अर्थ मला शाळेत शिकवणे असा नाही संपूर्ण प्रांतातील प्राचीन भारतीय संस्था आणि धर्म केंद्रामध्ये शिक्षण हेच दिले जाते होते गोप बंधू ठामपणे म्हणाले सार्वत्रिक शिक्षण आयोजकांच्या असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्राची किरणे लोकांमध्ये समान्य रीतीने सामायिक केली जातात त्याचप्रमाणे प्रत्येकांना शिक्षित होण्याचा समान अधिकार आहे मानवी समाजाला सर्व वयोगटातील शिक्षण दिले जात आहे शिक्षण किंवा मानसिक प्रकाश देखील सर्वांना सन्मान दिला पाहिजे तत्कालीन शिक्षण पद्धतीत सर्वाधिक होती कारण देशातील तरुण तरुणीला तयार करणे ही तत्कालीन शिक्षण व्यवस्थेची कार्यक्षमता होती खुर्च्या आणि टेबला शिवाय दुसरे काहीही करण्याची त्यांची कुवत नव्हती

समाजाच्या वाढीसाठी सर्वांना उदारमतवादी शिक्षण हवे होते त्यांनी टिपणी केली धार्मिक आणि नैतिक निर्देशाची नितांत गरज आहे कारण

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी शिक्षणावर भर दिला त्यांचा असा विश्वास होता की शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता एका विशिष्ट मार्गाने आणली जाऊ शकते त्यांच्या विद्यालयावर राष्ट्रीय एकात्मता आणि समाजसेवक शिक्का बसला होता तू देवी आहेस स्त्रिया आपल्या समाज dad श्रीमंत कसं जाय चं ते मला सांगाल माझे dad संध्याकाळी आलेले वर्तमानपत्र वाचत होते. माझा प्रश्न ऐकताच त्यांनी ते खाली ठेवलं आणि विचारलं, पण तुला श्रीमंत व्हाय चं आहे. कारण आज jimmy ची आई त्याच्या नव्या cadillac गाडी तून त्यांच्या beach house वर weekend साठी गेल्या आहेत. jimmy नं. त्यांच्या सोबत त्यांच्या. तीन मित्रांना ही नेलं फक्त मला आणि mick ला नेलं नाही. आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला बोलावलं नाही. असं तो म्हणाला म्हणून तुम्हाला ने ला नाही dad ने अविश्वासा नं विचारलं हो म्हणालो dad नं शांतपणे आपलं डोकं हलवलं खाली घसरले ला चष्मा परत वर घेतला आणि ते वर्तमानपत्र वाचू लागली. मी त्यांच्या उत्तरा ची वाट पाहत तसाच उभा होतो. ते वर्ष होतं एकोणावीस सो छपन्न मी नऊ वर्षांचा होतो. काही दैवगती मुळे मी नेमका श्रीमंत मुलांच्या शाळेत जात होतो आमच्या गावात. प्रामुख्यानं उसा ची लागवड केली जाय ची . वसाहती तील manager doctor banker वगैरे श्रीमंत मंडळी आपापल्या मुलांना या शाळेत पाठवत. आमची शाळा पहिली व सहावी पर्यंत ची होती. सहा वी नंतर मूल खासगी शाळेत जात . मी रस्त्याच्या एका बाजूला राहत. असल्यामुळे त्या शाळेत जायचो दुसर्या बाजूला राहत असतो तर माझ्या सारखी सर्वसामान्य मुलं ज्या शाळेत जातात तिथे गेलो असतो दहा वी नंतर मी आणि ही मुलं सरकारी शाळा आणि college गेलो असतो. खासगी शाळां आम्हाला परवडणारे नव्हते. मी तसाच उभा असल्या चं पाहून dad नी वर्तमानपत्र खाली ठेवलं. तेही विचार करत असावेत. शेवटी हळूवार आवाजात ते म्हणाले, तुला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुला पैसे कसे मिळवावेत हे शिकावं लागेल. मुख कशी मी मी पैसे. मी चटकन विचारलं ते हसत म्हणाले. डोकं वापर. याचा खरा अर्थ होता मी एवढंच सांगू शकतो किंवा मला माहीत नाही किंवा उगाच काहीतरी प्रश्न विचारू नकोस. दुसर् या दिवशी सकाळी मी माझा जिवलग मित्र mick ला भेटलो. त्याच्या dad नी काय उत्तर दिलं ते सांगितलं त्या आहेत आम्ही दोघेच गरीब होतो. mick ही

त्याला कुणीतरी हलकेच धक्का दिला होता म्हणून आम्ही दोघं तिथं होतो आम्ही तसे अगदीच गरीब वगैरे नव्हतो. पण इतर मुलांकडे असलेल्या नव्या सायकली baseball नवे glove वगैरे गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. मुळे त्यांच्याकडे असलेल्या सगळ्याच गोष्टी नव्या असायच्या त्यामुळे आम्हाला गरीब असल्या सारखं वाटाय चं आई वडिलांनि मूलभूत आमच्या गरजा निश्चित पणे भागवल्या. पण त्या पेक्षा अधिक काय हवं असेल तर तुलाच काम करून पैसे मिळवावे लागतील असं माझे dad सांगाय चे. मी नऊ वर्षांचा होतो आणि या वया तल्या मुलांसाठी काही काम ही नव्हतं. मग आपण काय करायचं होता? mike ने विचारलं . मला ते माहित नाही पण आपण दोघं भागीदार असणार आहोत. मी सांगितले. त्याला ही कल्पना आवडली. त्या शनिवार च्या सकाळी mike हा माझा पहिला व्यावसायिक भागीदार झाला. पैसा मिळवण्या साठी काय करायचं यावर विचार करण्याच्या आणि सुचलेल्या कल्पनां वर चर्चा. करण्याचा आम ची सकाळ गेली आधी मध्ये आम्ही jimmy च्या beach house वर मजा करायला गेलेल्या मित्रा विषयी बोलाय चं. पण. का नाही . त्याचा आम्हाला त्रास व्हाय चा अर्थात तो त्रास चांगल्या साठीच होतं. कारण त्यामुळे आम्हाला पैसे कमावि चे अधिक. तीव्रते ने वाटाय चे त्याच दिवशी दुपारी आमच्या डोक्यात . प्रकाश पडला. शास्त्राच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टी वरून. आम्हाला ही कल्पना सुचली. आम्ही प्रचंड उत्तेजित झालो होतो. अगदी जोर जोरात हस्तांदोलन केलं. आम्ही आधी. नसतेच भागीदार होतो . आता आम्हाला व्यवसाय सापडला होता पुढचे काही आठवडे मी आणि mike घरोघर फिरत होतो. वापरून झालेला toothpaste च्या tube आम्हाला घ्याव्यात अशी विनंती आम्ही प्रत्येका ला करत होतो लोक. कोडा च्या पडाय चे. वापरून झालेल्या toothpastetube आम्हाला द्याव्यात, अशी विनंती आम्ही प्रत्येका ला करत होतो. लोक कोड्यात पडाय चे काही जण लगेच हसून हो म्हणाय चे तर काहीजण. कारण विचाराय चे हा प्रश्न आला की आम्ही उत्तर द्यायचं . ते काही आम्ही सांगू शकत नाही ते आम चा व्यवसाय गुपित आहे . आम्हाला आता रिकामे tube मिळत होता. आमच्या washing machine च्या शेजारी थोडी मोकळी जागा होती. तिथे एक तपकिरी रंगाचे पुठ्ठ्याचे रिकामे खोके मी ठेवलं आणि त्या या tube साठवून लागलो तसा हा साठा वाढायला लागला तसं तशी माझी आई चिरू चिरू. करूं लागली. लोकांनी वापरलेल्या पिरघडलेल्या tube पाहून तिचा संताप. होऊ लागला . एक दिवस. ते खूप भडकली. तीन आम्हाला शेवटचा विचारलं . कीं हा काय प्रकार आहे? आम्ही तिला ही व्यवसायिक गुपित. हेच उत्तर दिलं आहे असं उत्तर ऐकून तिच्या संतापा चा स्फोट झाला. ती म्हणाली, तुम्ही हा जो काही गोंधळ घात ला आहे

आम्ही तिला सांगितलं की लवकरच आमच्याकडे या tube चा पुरे पुरेसा साठा होईल आणि आम्ही उक्ता दोन सुरू करू शकू. आपल्या काही शेजारच्या. paste संपत च आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला दोन तीन दिवसात tube मिळतील. खूप दा सांगितल्या वर अखेरीस तिने आम्हाला एक आठवड्या ची मुदत दिली त्या अचानक आलेल्या अडचणी मुळे आम्हाला उत्पादन सुरू करण्याची तारीख अलीकडे घ्यावी लागेली त्यामुळे आमच्या वर काम दबाव वाढला. आम्ही त्या वेळेत उत्पादन सुरू करू शकलो नसतो तर आम ची पहिली भागीदारी फेकून देण्यात आली असती. शेवटी आम्ही कामाची वाटणी केली. दाता च्या doctor नी वारंवार दात घासाय चे सांगितले आहेत असा प्रचार करण्याची जबाबदारी mick ने स्वीकार णे. तर . मी उत्पादन सुरू करण्यासाठी जवळच्या. यार म्हणून बोलतो. तर नागेश जगातील जास्त लोकसंख्येच्या समस्यां बद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला वाटते की ही गंभीर समस्या आहे. आह वैभव ठीक आहे, आह मरी जे होय मुळात मुळात मला वाटते, की जास्त जास्त जास्त जास्त लोकसंख्या ही एक ही एक गंभीर गंभीर समस्या आहे. कदाचित् आह message Message दोन्ही यामध्ये नाही, परंतु जगातील इतर तर काही काही काही काही देशांमध्ये जसे की हई प्रमुख राज्य प्रमुख राज्य प्रमुख राज्य राज्य

कुटुंबासाठी मुलांची संख्या संख्या मर्यादित मर्यादीत करतात आणि तुमचे मत काय? आहे. मला वाटतं मला वाटत नाही जास्त लोकसंख्या ही इतकी गंभीर समस्या आहे. जोपर्यंत यावर उपाय आहे आणि मला असे वाटत ना नाही की अशा प्रकारच्या कायद्या ने परवा परवानगी दिली पाहिजे. एक कारण म्हणजे ते मान मानवी नाहीत का कदाचित यातून कसे बाहेर पडायचे? हे त्यांनी दुसरी काही कल्पना सुचली असावी. आपल्या बद्दल आपण याबद्दल बरोबर आहोत. मी सीमा मी सीमा सीमा नसलेल्या नसलेला जगता जगता, विचार, विचार विचार करत नाही. जेणेकरून कोणी ही कुणी कुणी त्याला पाहिजे, पाहिजे पाहिजे तेथे तेथे तेथे राहू शकेल आणि आणि नंतर जास्त लोकसंख्येचा मुद्दा मुद्दा हाता ला हाता ला जाईल. लोक लोक जिथे जिथे जिथे राहू शकेल, तिथे एका ही काही मर्यादा ला काही मर्यादा नसतील, त्यामुळे मला विश्वास आहे की तिथे गर्दी ची गर्दी शहरे शहरे नसतील किंवा. किती असेल जास्त लोकसंख्या होण्याचे हेच खरे खरे कारण आहे. प्रत्येक प्रत्येकाला मोठ्या शहरा मध्ये राहायचं आहे म्हणून ते नक्कीच गर्दी ने भरलेल्या असली कदाचित कमी कमी किमती ची घरे चांगल्या चांगल्या पाहता चांगल्या पगारा उपलब्ध नोकरा यासारखे फायदे देऊन सरकारने ग्रामीण सुद्धा मी समुदायांना प्रोत्साहित दिला पाहिजे. हे हे हे हे हिल चांगली चांगली चांगली चांगली कल्पना आहे, असे अशा अशा अशा प्रकारे बरेच बरेच लोक संधी कधी कधी कधी घेतील आणि ग्रामीण भागात जातील आणि आणि त्यामुळे औद्योगिक शहरांमध्ये जास्त जास्त लोकसंख्या लोकसंख्या कमी होईल. शिवाय ते प्रदूषण ही संपूर्ण आठवड्यासाठी जागा आधीच book केल्या आहेत. याचे कारण देशातील लोकसंख्या आणि कमी संसाधने. हो बरोबर आहे, या weekend ला आम्ही हो हे होय हे बरोबर आहे, या या weekend ला आम्ही ईद party साजरी साजरी करत आहोत. तुम्ही येऊन आमच्यात शामिल वाल का? तू बरोबर आहे. लोकसंख्या इतकी वाईट रीतीने वाढत आहे. अगदी आणि आणीबाणी च्या परिस्थितीत ही एखाद्या कुठले ही भेट घ्यावी, असले एक करू शकत नाही. वाढत्या लोकसंख्या मुळे संसाधने मर्यादित होत आहेत. होईल लोकसंख्येमुळे केवळ वाहतूकीची वाहतूकीची समस्या उद् ध्वस्त उद्भवत नाही हे अनेक अनेक अनेक समस्या आणि आह समजा आह कसं येतील? लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या समस्ये मुळे समाजाला समाजाला शिक्षणिक शैक्षणिक समस्या, आरोग्य, आरोग्य, आरोग्य, समस्या निवारण, समस्या आणि

होय. वैयक्तिक, वैयक्तिकरित्या मला मला असे असे असे वाटते की सरकार आणि लोक लोकसंख्ये च्या समस्ये चे समजते समजते की समस्यां कडे लक्ष

वाढवावी शिक्षण समाजा ला हाच मुद्दा येईल.

असले पाहिजे. जास्त लोकसंख्ये मागे जा ज्ञानाचा अभाव हा मुख्य मुद्दा आहे.

ति यामुळे मी ही आजकाल मोकळा आहे. मला आता मला आता मला जाय चं आहे अशी नंतर. काळजी घ्या अलविदा. meeting join करतो.

Sir, six minute Sir V capital लिहाना?

तुझ्याकडं एवढं मोठी टीचर आहे तुझी बाहणी चैताली.

काय नाही तसंच, काय नाही शिकवत ती मला. एकच मी एकदा आठवीमध्ये होती तेव्हा नववीमध्ये होती वाटतं, नववी मध्येच होती. तर मला एक मॅथ चा question होता. तर तो सॉल्व्ह करून पाहिजे होता, मी अख्खी चिखली मध्ये फिरली होती सगळ्यांकडं की सॉल्व्ह करून द्या, सॉल्व्ह करून द्या फक्त ट्यूशन वाले सोडून हा. ते तर करतातच. पण म्हणजे असं मोठे लोकांना जे माझे दीदी, दादा आहेत त्यांना मागत होते, की मला हे question सॉल्व्ह करून सांगा. सांगा पूर्णपणे स्पष्टीकरण तो question मला तीन जणांनी समजून सांगितला होता. पण तरीसुद्धा त्यांना एवढं पर्फेक्ट नव्हतं जमलं. अन तरीसुद्धा माझ्या माईंड मध्ये गेलंच नव्हतं. मग मी तिला म्हंटलं होतं सॉल्व्ह करून दे. तर ती रोज मला घुमवत होती.

घुमवती का? घुमवती पण घुमवते म्हणजे

म्हणजे की फक्त की उद्या परवा परवा तेरवा असं करते.

आज म्हणजे मला अलर्ट रहावं लागंल. नाही नाही असं नाही बाबा.

असं ओव्हरथिंगकिंग नको करू तू जास्त. नाही ओव्हरथिंगकिंग नाही करत गं म्हणजे अलर्ट म्हणजे ती घुमवल मला आज नाही, उद्या नाही, उद्या नाही, परवा नाही.

हम्म

हा मग तेच सांगायचंय, चल तुझी अन तिची ओळख कशी काय झाली? तिची अन माझी ओळख कशी झाली? तिची माझी ओळख अशी झाली की ती आधी दुकानात पेप्सी खायला मग तिच्याकडे एक रुपया नव्हता.

अशी पण मैत्री होते का? हो ना. हा अशे भेटलो होतो आम्ही. अं नववीत असताना. खरंच काय? आम्ही काय आंब्याच्या झाडाखाली. आंब्याच्या झाडाखाली कोणत्या? ते आहे ना आंब्याचे झाड. काय यार ते मला एरिया नाही आठवत.